अ ग्लू सगळी वस्तू भेटते आणि एक खुर्ची ठेवलेली आहे.

हा एक जिम आहे आणि इथे एक माणूस फिटनेस च हे करत आहे आणि--